हे खुप मोठे धरण आहे धरणाच्या आजूबाजुला खुप मोठे पहाड आहे.

स्विमिंग च्या आजूबाजूला टाइल्स बसवलेले आहेत स्विमिंग मध्ये भरपुर पाणी आहे स्विमिंग च्या आजूबाजूला चौकोन झाडी आहेत ते खुप मोठी झाडी आहेत.

ही बिल्डिंग ग्राम सचिवालय आहे बिल्डिंग च्या आजूबाजूला काही विंडो आहेत तर बिल्डिंग च्या समोर--

दोन तीन पोस्टर लागले आहेत व खुप सारी झाड आहेत छोटी छोटी समोर गार्डन पण आहे बिल्डिंग च्या मागच्या बाजूला नारळाच झाड आहे.

ही बस महाराष्ट्र राज्य बस परिवहन मंडळ ची गाडी आहे हि बस स्टॉप वर उभी आहे ही बस--

एक व्यक्ति ए.टी.एम. आत आहे तर इतर व्यक्ति ए.टी.एम. च्या बाहेर आहेत रांगेत उ--

हा एक पाण्याचा तलाव आहे तलावा वर एक ब्रिज आहे ब्रिज च्या आजूबाजूला खांब आहेत व तलावाच्या दोन्ही बाजूला--

तर काही व्यक्ति बस मध्ये बसलेल्या आहेत तर काही व्यक्ति इतर बस ची वाट पाहत आहेत.

ह्या हॉटेल मध्ये अनेक व्यक्ति बसलेल्या आहेत काही व्यक्ति हॉटेल च्या हॉटेल मध्ये आराम जाग्यात आहेत तर काही व्यक्ति--

हे मंदिर श्री गणेश प्राचीन काळातील मंदिर आहे.

एक डोंगर आहे डोंगरावर विविध प्रकारची झाडे आहेत लहान मोठी व मस्जिद च्या समोर एक कंपनी आहे कंपनीच्या आतमध्ये लहानमोठी भरपुर झाडे --

मछ्यानच दुकान आहे काही मछ्या टेबलवर ठेवलेल्या आहेत एक महिला आहे एक पुरुष आहे तर महिलेचा हात हा मछिंच्या --

व एक बिल्डिंग च्या समोर एक खांब उभा आहे बिल्डिंग च्या समोर ग्राउंड पण आहे.

तर काही विद्यार्थी बूक पाहत आहेत तर काही विद्यार्थ्यांनी बुकांची खरेदी केलेली आहे.

गार्डन एकदम गार्डन मध्ये एकदम शांत वातावरण आहे.

सर्व प्रकारचे बूक मिळत आहेत तर काही विद्यार्थी बूक घेत आहेत तर काही विद्यार्थ्यांनी बूक घेतले आहेत दुकानदार हा विद्यार्थाना बूक दाखवत आहे.

समोर ची जी बिल्डिंग आहे ती प्राचीन काळातील बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग च्या समोरच्या कॅनरा बँक नावाचं--

एक विंडो आहे व एक कॉंक्रिटचा घरांच्या समोर--

चीन प्राचीन काळातलं एक मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं आहेत व एका बाजूला मंदिराच्या--

पाण्याचा तलाव अय तलावामध्ये एक जहाज आहे जहाजामद्धे काही व्यक्ति बसलेल्या आहे.

जहाज मध्ये काही एक मजला आहे व जहाज सजवलेले आहे जहाज पूर्ण पणे सजवलेले आहे व त्यात व्यक्ति पण आहे.

शोरूम आहे गाड्या च हिच्या शोरूम मध्ये स्कुट्या अव्हेलेबल आहेत हे शोरूम आहे सुझुकी नावाच ह्या शोरूम मध्ये चार बाइक उभ्या--

हा फोटो समुद्राच्या काठावरचा आहे समुद्राच्या लाटा खूप साऱ्या काठावर येत आहेतव समुद्राच्या काठावर नारळाची झाड आहेत.